मग काय.

आपला-आपला अभ्यास खेळणं अ अभ्यास झाला, खेळणं झालं, खाणं झालं, झोपलो निवांत काई problem नाई कोणाचा. हो, इथे आता असंय कि हे नाई करायचं ते नाई करायचं. इथे नाई जायचं तिथे नाई जायचं. इकडे नाई बोलायचं, तिकडे नाई बोलायचं.

Do पेक्षा don't ची यादी जास्त. एवढ्या सगळ्या don't मधनं do कुठनं शोधन काढायचे हा सुद्धा च प्रश्न असतो. लहान असताना, कसलंच काहीही करा तुम्हाला काई सगळं anything you can do. मग काहीही केलं तरी काई tension नाई. त्यांना माहितीय अरे लहान ए. कोण काय बोलतय.

आता काई केलं तर, अरे मोठे झाले. छोटे नाई. हम्म उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्या त अं अशा दोन-दोन तीन-तीन महिने मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळायच्या.

By the way तू काय करायचीस summer vacation वगैरे? हो summer vacation-summer vacation मध्ये तू काय करायचीस? माझं तर आमच्या इकडे एक classes आहे म्हणजे ते अं government च आहे.

Kind of बोलू शकतो. So तिकडे कसं classes वगैरे असतात. प्रत्येक different courses चे. तर मी basically gymnastic, किंवा आदल्या म्हणजे अं vacation ला skating करायची. त्यानंतर मग मी dance class join केलेला. असं असत. आमचे vacations सगळे फिरण्यातच जायचे. आधी म आधी म मावशीकडे. म आधी मावशींकडून. म मावशीबरोबर मामाकडे. मामाकडन परत मावशीकडे. म मावशीकडे असताना मावशीच्या नंदा वगैरे पण आलेल्या असायच्या. घरात अक्षरशः गोकुळ भरलेलं असायचं माहितीये. जवळपास सात ते आठ लहान मुलं असायचेत घरात नेहमी. तीकडेपण friends बनवून टाकलेले. त्यामुळे आम्हीपण गावी जायचे. पण मोठी mummy च्या गावी. तिकडे लग्नं-वग्न खूप असायचे ना.

अह आणि रात्री अं आम्ही अशी मस्ती केली ना त मावशी आम्हाला भीती दाखवायची. तिच्या घराच्या बाहेर असं मोठंच जांभळाच झाड होत. आणि तिथे असं एकदम असं रात्री भीतीदायक वाटायचं ते. जर का ऐकल नाहीस त रात्री जांभळाच्या झाडाखाली ठेऊन देईन हं तुला. आमच्या कामाच्या इकडेपण अशेच जांभळाच झाड खाली पड्लेलंय त्याचे अशे एवढे सारे हं तेव्हा अशी ताजीताजी जांभळं अशी हातात घेऊन खायची. ती मजाच काई और असायची झाडावरन.

अशी मोठी-मोठी टपोरी जांभळं असायची एकदम. आणि वारा वादळ झालं कि खाली अक्षरशः जांभळा सडा पडलेला असायचा. ए तू कधी अशी डोंगर वगैरे अशी फिरायला गेलेलीयेस? नाई trekking कधी नाई. माझा मामा अं माझा मामा राहायचा ना सुरवातीला. तो पाट ला राहायचा. So असं खेडेगाव होत तिकडे. आम्ही असं करवंदीच्या जाळीतनं करवंद काढून खाल्लेलीय. Wow amazing. मस्त. हम्म कसल्या काटेरी असतात ग त्या. असं काटे लागतात टोचतात व्यवस्थित नाई लक्ष देऊन काढलं तर. काय बोलतेय?

ते आता दादर ला गेलेलो तेव्हा मी काय आणलं माहितीये? त पिवळे color चे छोटे-छोटे त्याच नाव काय? मी विसरले.

ना छोटे. करवंद आणि दुसरा पण एक आहे ना. हं. नाई लक्षात ग. तोरणं? किंवा

हा तोरणा किंवा तेरा तेराळी असतात त्याला म्हणतात. I think Yellow yellow चे छोटे असतात ना एकदम? करवंदांसारखेच? काय बोलतेय? हा त्यालाच बोलतात काय? नाई करवंद नाई. दुसरं पण ए ना. .

माझ्या आईच्या अं हा आईची आई हा आईची आई पाट ला राहायची आणि मामा job मुळे ला असायचा. तिकडे पाट ला जेव्हा पाट ला जेव्हा आम्ही जायचो ना ते तिथे. जाम खाल्लेस तू कधी?

मस्त.

ते त गोष्टच वेगळी असायची सगळी. असे अगदी खराब कपडे घालून अगदी ओले काजू, कैरी वगैरे तोडून मस्त त्याला मिरची आणि मीठ टाकून अं दगडावर हे करून खायचे. हम्म याला पच कच्चीकैरी नाई काय अजून हम्म चिंचा. चिंचा, बोरे, चिंचा, बोर आणि आवळे, झाडावर चढून ते चिंचेचे आकडे, कुठले जास्त मोठे ते काढायचे. आवळे असे अं सुकत ठेवलेले असायचे ना मिठात घालून. मीठ लावून ते असे अर्धवट ठेवायचे. सुकल्यावर ते अशे खायचे. वाळवणं तर किती वेळा पळवळीये त्याच तर काई calculation नाई. त्याच्यानंतर मामाचे इथे मामाच्या इथे जेव्हा मामा केशवापूर ला राहायला होता ना job मुळे. तेव्हा तिथे त्याच्या आजूबाजूला शेती होती. म अशे ताजेताजे गाजरं शेतातनं बाहेर काढायची.

आमच्या इथे आमच्या इकडे अं हे होत, बैल आपला बैल बोलते चा तबेला.

दुधाचं ते लोकं, हा मला pronounce करता येत नाई म्हणून मी बोलले नाई. हा म्हशी. म्हशींचा गोठा actually.

पाहून तो

तिकडे तर अक्षरशः गावी असताना आम्हाला अक्षरशः ते शेणानी सडे पण घालायला लागलेय लहान असताना compulsory अंगणात. शेणखळ. माहित नाई मला but, really माहितीये? wow. ते शेणाची बादलीत पाण्यात mix करून त्याच हळूहळू टाकत-टाकत चालत-चालत पुढे जायचं झाडुनी.

शेणखळा आणि हे सगळं? म्हणजे काय? मुंबईत राहून काय आपल्याला हे सगळं गोष्टी माहिती नाई ठेऊ शकत? मुंबईमध्ये जागा कुठे असते ग शेणखळा माळण्याएवढी? आहे ना. चांगली गोष्टय म. you are lucky one. लावायचे. झाडं लावणारे म्हणजे plantning वाले खूप असतात passionate.

तेव्हा आई मी आणि आईच्या तेव्हा तेव्हा आईच्या तिथल्या आजूबाजूच्या मैत्रिणी मिळून भरपूर मोठी रांगोळी काढायच्या. अख्खा अंगण भरून जायचं रांगोळीनी. अशा मोठ्याच्या मोठ्या. मस्त. हम्म it should be too nice experience missing lot. अजून काय सांगतेस तुझ्या कडचा विशेष?

कुठे निघून जाते आता? हि नाई त दुसरी company. हे नाई त काई तरी वेगळे. वेगळे problems. संपणारेत का? काय बोलतेय?

तेच विचार करतेय कधी होणार. अजून अजून नऊ महिने बाकीए. अह तेच सांगतोय मी तुला. तेच झाल्यानंतर काय करणार तू? दुसऱ्या company त जास्तीत जास्त switch करू शकशील. हे नाई त काई तरी दुसरे वेगळे problem. किती पळणार ना problem पासन.

problem तर असणारच. ते त नक्की. असं smoothly working आपण करूच शकत नाई ना. आणि आपण केलं त कोणी करून देत नाई. आता ए ना,

आताय ना असं ठरवलंय कि काई minding own business

आपण ह्या attitude नि वागलो तरी लोक बऱ्याच comment करतात ए, egoistic ए. attitude ए. ते त सगळे बोलतातच. आता असं झालंय ना ठीके.

लहान असताना अशे कोणी नखरे दाखवले कि आपण कसं चिडवून-चिडवून समोरच्याला बेजार करायचो ना? हम्म आपण कोणी काई बोललं तरी वाईट पण असं नसत वा वाटत नाई का ग? नाई असं वाटतय heisnot alright or she is not alright आ?

heisnot alright she is not alright Peace of mind शांतता दे मनाची.

कधी-कधी meditation नि सुद्धा peace मिळत नाई. आ मी तर एकच देवाला प्रार्थना करते, कोणाचं वाईट नको करू. हम्म मी एकच सांगते देवा, सर्वाना सर्वांचं कल्याण कर. सर्वांचं मंगल कर.

Okay ठीकेय. good night Good night

Hello बोलना अरे sir काय करताय? हो येतो येतो. अह? येतो ना तूला आवाज बोलाना?

हो हो ठीक आहे, ठीक आहे काय करताय? काय नाही, आराम चालू

काय नाही, आमचा पण आराम चालू आहे. आह झाल का जेवन वगैरे? नाही आता जाईल जेवणाला. अच्छा कुटे जानार आहे? इथच mess ला.

कोणासोबत जायचं, एकटाच जायचं ना. एकटाच जायचं असत का? हा कोण येईल सोबत अजून?

त्याला काय निस्ती मजा घ्यायला पाहिजे, फक्त बस

हम्म

अं Party साठी जात आहेत, नमिता प्राजक्ता. आच्छा आच्छा दगडूशेठ कडे सांगा त्याला जातोय का म्हणा? पालकीला जानार आहे का संध्याकाळी?

हो ठिक आहे, ठिक आहे चालेल चालेल. हो, सगळ्यांना सांगून ठेव सगळीचे सगळे जाऊयात room मधले मग दर्शन येऊयात. तुमी

हम्म संध्याकाळी कुठे भेटेल मगआपल्याला party?

संध्याकाळी आपण अलका चौकात जाऊ. आच्छा अलका चौकात राहील काय? हा डेक्कन corner ला जाईल.

काय काय?

अथा ती तसथ पालकी ना विश्रांतवाडी वर्ण तशिच येवन अलका चौकथवन मग सरल त्या road नी दगडूशेठ पासुन वर जाति स्वारगेट कडे. अच्छा. स्वारगेट कडून मग कात्रज, कात्रज वरुण अह सासवड road

बोगदेव घाटातून वर जाते. अच्छा अच्छा अच्छा असे आहे का? तशिचं जेजुरीला जाते. अच्छा जेजुरी वगैरे तसच करत करत ती समोर जाते. असे अच्छा अच्छा

हम्म गर्दी खूप राहील वाटतं संध्याकाळी?

गर्दी खूप राहील वाटतं संध्याकाळी आज?

हो मागच्यावेळी मी निरज मी आणि दानिश त्याचे मित्र वगैरे टिक्डे गेलो होतो. कोणता तरी पेठ आहे पुढे त्या side ला गेलो होतो. ते मंदिर आहे समोर एक

मस्त दर्शन झालं होतं तेवा पण म्हणजे बाहेरून चं घेतल पण भारी वाटला होता.

आज संध्याकाळी सांगून ठेवा निरज ला वगैरे. हो तर तुमचा आवाज नाही येत आहे. Hello आवाज चं येत sir नाही तुमचा एकदम बारीक येतोय.

हो येतोय येतोय येतोय

अह सांगितले मग आपन जाऊ. हो नक्की जाऊयात, नक्की जाऊयात पण जाऊ किती वाजता जायचं संध्याकाळी? संध्याकाळी आपन चार पाच वाजता जावू. हो ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल. पालकी कुटे आहे? कसे आहेत? त्याच्या हेच्या अनुसार बगुन जावु आपन.